आणि तिथे मोठसा ये मेन मुख्य द्वार आहे आणि मुख्य द्वार वर आणि एक मोठसा घर आहे आणि एकी कडे जे मोठेसे असे खंबे आहे विजेचे आणि विजेची तार टांगत--

या दृशामध्ये मोठा क्रीडांगण आहे आणि तिथे एक क्रिकेट खेळत आहे काही खेळाडू आणि आजूबाजूनी खूप मोठास झाडे आहे आणि खाली गवते आहे हिरवे--

या दृश्यामध्ये मोठसा क्रीडा संकुलन आणि क्रीडा संकुलन संध्याकाळच्या टाइमाले लोक काही खेलाडू खेलाडू अम प्रॅक्टिस करत आहे अन काही लोक तिथे फिरण्या करीता आलेले आहेत.

या दृश्यामध्ये एक मोठा सा--

आ शोरूम का आ शोरूम आहे हा दुचाकीचा दोन अलग अलग प्रकारच्या रंगाच्या दोन चाकी ठेऊन आहेत दोन चाकी ठेऊन एकी कड़े जे मोठे हेलमेट आहे ते ठेऊन आहे आणि एकी कड़ काळ्या रंगाच्या फुट्या सुद्धा ठेवून आहे.

या छत्रपती शिवाजी महाराजांच अह प्रतिबिंब दिसत आहे अन ते संध्याकाळी संध्याकाडचा वेळेस छबी छापलेले आहे.

दृश्यामध्ये मध्ये एक मोठ स पुतळा आणि पुतळा एक पुतळा एक मोठ्स त्यांनी डोक्यावर टोपी घातली आणि अंगावर आस जॅकिट घातली आणि त्याच्या हाती एक डमरू आहे आणि तो वाजवण्याचा प्रयत्न करत आहे.

ह्याच्या मध्ये एक मोठस घरातील समोरील दृश्य आहे आणि ते सजवण्यात येत आहे जो मन जो मंधाताला तो मुख्य द्वार तो बंद आणि काचेचा दिसत आहे अन तिथे पायर्‍या सुद्धा आहे ते अस सुंदर दिसत आहे.

या दृश्यामध्ये मला दृश्यामध्ये तलाव दिसत आणि एक मोठं सुंदर सा गाव दिसत आणि गावामधी एक मोठं टॉवर लावलेले आहे.

अस सुप्रसिध्द गाव गाव दिसत आहे अन् तिथे तिथे एक बस निघालेली--

या दृश्य मध्ये मोठो उद्यान आहे. आणि या उद्यानामध्ये बाजूला एक दोन चार चाकी ठेवले आणि काही पर्यटक पर्यटक स्थान तेथे भेटदेण्या करिता येत आहे. इकडे अशोकाचे झाड आहे आणि एक मोठीशी अशी सिदा रस्ता निघालेला आहे. आणि --